इथे एक कार दिसत आहे त्या कार वर एक--

लावलेली आहे तिथे ग्रेट असं नाव दिलेलं आहे.

एक चर्च आहे त्या चर्चमध्ये विंडो आणि लाइट्स फॅन --

आणि तिथे सर्वे खूप सारे मोठ मोठे झाड दिसत आ --

इथे एक हिरवे नेट दिसत आहे त्या घरामध्ये ऊन येत असल्यामुळे तिथे ते नेट लावलेली आहे आणि तिथे ते एक बँक तिथे कर्मचाऱ्याला ऊन लागते त्यामुळे ते नेट लावलेल आहे आणि या बँक च नाव --

तिथे हिंदूधर्माच्या असल्यामुळे तिथे इंग्लिश मध्ये पण आणि संस्कृत मध्ये पण तिथे व्यक्तींचे नाव लिहिले दिसत आहेत.

त्याच्या ह्या उजव्या हातामध्ये तीन अंगठ्या आहेत.

अ कोण रात्रीचा वेळ असल्यामुळे कोणी तिथे जात नाही आहे आणि तिथे एक अ मस्त पार्क वैगेरे बनवलेला आ --

आणि इथे मस्त शेप मद्धे त्याची आकृति काढून त्याच्या मध्ये नाव लिहिलेलं दिसत आहे आणि ते एका व्हाइट बोर्ड वर ब्लॅक आकृती चिटकवली असल्यामुळे ते अट खूप मस्त --

गणपती आणि एक फोट गणपतीची मूर्ती आहे आणि एक फोटो सर्वात लहान आहे आणि तिथे एका तीर्थ साठी कलश पण लावलेला आहे.